ह्या बिल्डींगच्या बाहेर दोन गाडी उभं आहेत आणि एक गाडीला हेल्मेट टंगून ठेवले आहे अन त्या बिल्डींगला काहीतरी स्पो पोष्टर काहीतरी आहे .

ह पोच्छर अ च्या खाली--

हे आहे समोर तीन एक गेट आहे वरून साइड ला लाइट स्टड ठेवल आहे अन--

चर्च गेट त्यांच्या पाठीमागे चर्च गेटला ते अ माणूस त्याच्या साईडला --

आहे भात भाजीचं दिलं आहे वरून खाली गट्टू वगैरे ठेवले आहे.

डेबिया तीन फॅ नाईट अन् साइड ला ते दुकानाचे नाव सिल्क ग्लोमर ग्लामर आहे.

आह गद्या गद्यावरून पाठीवरून खांद्यावरून थोडं कली राही --

त्यानं टेबल वर बो अ बॉटल आहे बॉटल न विद्यार्थ्यांन जवळ हाताजवळ एक बुक आहे.

हे एक किराणा दुकान आहे किराणा दुकानात अह--

पियानो बजून राहिला त्याच्या साईडला म्युझिक मेक्स एव्हरीथिंग बेटर म्हणून लिहिलं आहे.

अं गोवा कोलकत्ता असं नाव दिलं आहेत अन् स्विमिंग पूल मध्ये मस्त हिवरागाळ पाणी दिसत आहे.

करतात आन अ टॅंकरमध्ये नेता नेता ये ट्रक दिसत आहे दोन व्यक्ती समो ब समोर आहेत अन एक --

एक पिवळ्या कलरचा टँकर दिसत आहेत वरुन ते रेती वगेरेची छाननी दिस --

आपलो इथं पार्वती अन शंकर भगवान अन गणेश बसून आहे समोर त्यांचं --

आलो इथं दोन चेअर आहेत चेअर त्याच्या साईडला कुलर आहे .

कपू अन् कॅप पण हाय कॅप उनते कैची पण हाय कैची टॉर्च हाय.

दोन बॉटल दिसत आहेत बॉटलवर अदून आर_सी_डी लेबल आहे .

आणि असा हात असा ठेवला आशीर्वाद करून ठेवला आहेत त्याच्या साईड ला लिंबाचं झाडं आहे.

स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलमध्ये लोकं --

लाईटिंग पूल बिल्डिंग वगेरे दिसत आहे.

साइडला एक पोट्टा आहे तिथं अअ झाडं दिसत आहेत व बिल्डींग पण दिसत आहेत वायरिंग आहेत.

प्रत्येक तेल दरावर एक समोर बॅग ठेवली आहे त्याच्या साइड ला एक व्यक्ती बसून आहे.

डोक्यावर हात घेऊन बसलाय एक मुलगा जिम मारत आहे झोपून आणि एक मुलगा कमरेवर --

बन्यालला गौरत आहे आणि तिथं टूवल महाराजचे तीन हे ठेवले आहेत .

अअ आतमध्ये दोन खुर्च्या आहेत बाहेर एक खुर्ची आहे कुंडली आहे तिथं कुंडलीत झाड आहे मग --

उम एस_बी_आय बँकेचे पोस्टर लागलाय महावीर क्लाय--

हा कपड्याचा दुकान आहे कपड्याच्या दुकानात एक --

फॅमिली रेस्टॉरंट मध्ये भरपूर जेवण भेटतात त्याच्या साईडला एक रिद्धी सिद्धी--

एक बस आहे बसवर अ चार पाच माणसं बसली आहेत खाली पुलीस मा पुलीसवाला आहे त्या--

आहेत पायऱ्या आहेत अन इथ एक माणूस खिशात दोनी हातत धरून चालले आहे .

हॅलो इथं हाय कृषी जी कृषी केंद्राचं दुकान आहे इथे साईडला टेबल हाय कुलर हाय हाय .